नमस्कार संदर्भ सूची तयार करण्यासंबंधीच्या या प्रशिक्षणात आपले स्वागत
मी याकरता बिबटेक्स बीबटेक वापरणार आहे
बिबटेक्स ही लेटेक पेक्षा वेगळी स्वतंत्र अशी सुविधा आहे
या प्रशिक्षणात आपण आता तुम्ही पाहत असलेली पीडीएफ फाईल कशी बनवावी हे पाहुया
पहिले पान शीर्षक दाखवत आहे
आता दुसरे पान पाहुया
इथे मजकूर आहे संदर्भांना एक ते सहा क्रमांक दिलेले आहेत
आणि पुढल्या पानावर अकरा पर्यंत क्रमांक आहेत
तुम्ही हे लक्ष्यात घ्या की हे संदर्भ अद्यक्षरानुसार दिलेले आहे
तुम्ही हे इथे पाहू शकता
आता आपण याकरता वापरलेली मूळ फाईल पाहू
ही नीट पाहुया
हे स्पष्ट दिसतय की त्यामध्ये हे संदर्भ दिलेले नाही
ही माहिती मूळ फाईलमध्ये अस्तित्वात नाही
मग हे संदर्भ कुठे आहेत
ते रेफ
या फाईलमध्ये आहेत
या फाईल चे नाव refबिब असे आहे
बिब्लीयोग्राफी या अज्ञेकरता हे सामान्य आहे
ही पाहा refबिब
आपण या refबिब मध्ये काय आहे ते पाहुया
यातील संदर्भांची माहिती ही विविध प्रकारची आहे
उदाहरणार्थ हे पुस्तक आहे
तंत्रज्ञान - अहवाल प्रोसीडिंग्स किरकोळ तसेच लेख
आपण थोड्या काळा नंतर ही फाईल पुन्हा पाहू आणि समजून घेऊया
आता आपण निर्मितीमध्ये संदर्भांची यादी कशी तयार करायची या कार्य पद्धती वर लक्ष केंद्रित करू
आपण referencesटेक्स ही मूळ फाईल पुन्हा पाहू
या पानाच्या सुरवातीला जाऊया
रेफरेन्सस हा प्रीफिक्स अश्नार्या सर्व फाईल्सशी आधी आपण प्रथम पाहू
ह्या पाहा referencesटेक्स सोडून बाकी फाईल्स काढून टाकू
ह्याला हो म्हणू
आता आपल्याकडे फक्त referencesटेक्स आहे
मी ही संकलित करते
संकलित केल्यावर सावधगीरीची सूचना आली की काही संदर्भ पारिभाषित नाहीत काही गोष्टी सापडत नाही
आपण पाहू शकतो की pdfटेक्स ह्या अज्ञेमूळे काही नवीन फाईलशी निर्मिती झाली
referencesपीडीएफ बरोबर आपल्याकडे referencesलॉग आणि referencesऑक्स या फाईल्स आहेत
या फाईल इथे दिसत आहे
या पाहा या त्या फाईल्स आहेत
आधी आपण referencesलॉग ही फाईल उघडू

त्यामध्ये बरीच माहिती आहे
किंभवन् इथे आलेल्या सर्व सूचना त्यामध्ये आहे
आपण आता थोडे खाली जाऊन पाहू इथे बरीच माहिती आहे आणि या सवदगीरीच्या सूचनापण इथे दिसत आहेत
त्याचबरोबर काही अक्षर प्रकार सापडत नाहीत ही सूचना देखील दिसतेय
परंतु आपण त्यावाचून आपले काम चालुवू शकतो
काही संदर्भ व साइटेशन सापडत नाहीत ही सूचना मात्र आपल्या दृष्टीने महत्वाची आहे
आपण आता या सूचनेवर काही मार्ग काढू आता आपण ही दुसरी फाईल referencesऑक्स ही उघडूया
referencesऑक्स यामध्ये अनेक साइटेशन आज्ञा आहेत
या इथे कुठून आल्या आहेत
साइटेशनची सर्व विधाने मूळ फाईल मधील साइट या अज्ञेमध्ये आलेली आहेत
आपण आता पाहू शकतो
हे मी इथे उघडते
आता खाली जाऊ त्यासाठी हे वापरु मूळ फाईल
उदाहरणासाठी हे पाहा
हे इथे साइट वीके 79
ते वीके79 इथे येते
साइट टीके 80 हे इथे येते
तसेच ही bibstyle प्लेन ही सुद्धा मूळ फाईल मध्ये इथे येते
तुम्ही वर पाहा बिब्लिओग्राफी स्टाईल - प्लेन हे इथे दिसून येईल
ही ऑक्स फाईल चलांची नवे देखील साठवते
उदाहार्णकरता मी ह्या विभागा करता लेबल देते
मी इथे जाते
नाही तर मी असा करते की लेबल शिवाय हे करून दाखवते
म्हणजे आपण हे खोडून टाकू
मी आता हे संकलित करते
मी ही फाईल पुन्हा उघडते
आणि आता पाहा त्यामध्ये हे दिसत नाही
मी इथे लाबेल - एसईसी आर्या हे लिहिले
लाबेल - एसईसी आर्या रक्षित केले
संकलित केले
हे उघडू
मग तुम्ही या फाईल पर्यंत आलात की पुन्हा उघडू
हे पाहा इथे न्यू लाबेल एसईसी आर्या ही अज्ञे दिसायला लागली
ही पाहा हे तेच लेबल आहे की जे आपण इथे पहिले होते
आणि हे म्हणते सेकशन 1एक हा इथे दिसतोय
आणि हे दोन पान क्रमांक दाखवतात
या दस्ताएवजात दोन पान आहेत
पुढल्या संकलना दरम्यान लेटेक ही ऑक्स फाईल वाचते आणि लेबल विषयची माहिती दाखवते
यामूळे लेबल वेवस्थित दिसण्यासाठी दोन वेळा संकलन करणे गरजेचे असते
मी आता तुम्हाला संदर्भ सूची कशी बनते हे समजावून सांगते
त्यासाठी आपण आता बिबटेक्स वापरायची वेळ आली आहे
आपण आता बिबटेक्स रेफरन्स ही आज्ञा इथे देऊ
ही पाहा अशी बिबटेक्स रेफरन्स
ही आज्ञा इथे दिल्याप्रमाणे referencesऑक्स मधून आवश्यक बावे घेते
हे पाहा हे सांगते
referencesऑक्स वापरली हे सांगते की त्याने plainबीएसटी हे स्टाइल फाईल वापरली आहे
हे या प्लेन या अज्ञेमूळे झाले
आणि refbibची तारीख हे आपण आधी समजावलेले आहे
refबिब ही डेटा बेस फाईल क्रमांक एक आहे
हे आठवा की आपण प्लेन स्टाइल आणि रेफ bibरफ बीब या मूळ फाईल मध्ये वापरलेले आहे
आता आपण कोणत्या फाईल्स निर्माण झाल्या ते पाहुया
म्हणजे bibtexरेफरन्स या अज्ञेमूळे कोणत्या नवीन फाईल्स बनल्यात ते पाहू
त्यांची यादी करू
तुम्ही पाहू शकता की आपण पुर्वी पाहिलेल्या फाईल्स व्यतिरिक्त आपल्याकडे referencesबीएलजी व referencesबीबीएल या दोन नवीन फाईल्स आहेत
यापैकी referencesबीएलजी मध्ये फॉरमॅटिंगची माहिती आहे ती आपण पाहुया
तुम्हाला या ठिकाणी काही फॉरमॅटिंग ची माहिती दिसेल
मी यातून बाहेर पडते
आणि या bblफाईल मध्ये काय आहे ते पाहते
रेफरन्स
बीबीएल या फाईल मध्ये आपण पुर्वी पाहिलेले संदर्भ आहेत
रेफरन्स
बीबीएल ने या संदर्भांची यादी पीडीएफ फाईल मध्ये ते जसे दिसतात तशीच केली आहे
परंतु सर्व सामान्यपणे या फाईल्समध्ये आपणहून बदल करणे किंवा त्या पाहणे गरजेचे नाही
या अखेरच्या संकलनामध्ये आपल्याला अशीही सूचना मिळाली होती की referencesबीबीएल सापडत नाही
ही सूचना आपल्याला referencesलॉग येथे दिसू शकेल
ही फाईल इथे उघडू
हे पाहा हे इथे सांगितलेले आहे
की नो फाइल referencesबीबीएल
हे आपल्या पूर्वीच्या संकलनात झाले होते
परंतु आता बिबटेक्स वापरुन आपण referencesबीबीएल ही फाईल बनवली आहे
आता आपण पुन्हा एकदा संकलित करू

आता येणार्या सूचना वेगळ्या आहेत हे सांगते की लेबल्स मे हावे चेंज्ड
प्रतेक्षात आपण जेव्हा संकलित करतो तेव्हा तात्काळ referencesबीबीएल वाचली जाते आणि तेथील संदर्भ इथे आणले जातात
आणि हा अनुक्रम आपण referencesबीबीएल मध्ये पाहिलेल्या अनुक्रमाप्रमाणेच असतो
उदाहरणार्थ तुम्ही हे पाहू शकता की हा पहिला संदर्भ चांग आणि पिअर्सन हा इथे पण तोच आहे
परंतु अजुन सुद्धा ही माहिती बरोबर नाही आपण हे सुयोग्यपणे दिलेले नाहीत
आता आपण हे संकलित करू
हे मी अगोदर सांगितलेले आहे त्यानुसार पुन्हा एकदा संकलित करू म्हणजे हे ठीक होईल
आपण हे कसे समजून घेयच तर आपण रेफरन्स
ऑक्स ही फाईल पाहू
रेफरन्स
ऑक्स आणि लक्ष्यात घेऊ की साइटेशन संदेशाखेरीस आपण इथे एक अधिक संदर्भ आहे
हे सांगते बिबसाइट सीपी82 आणि इतर बरेच काही हे सांगते की संदर्भामधील लेबलcp82 हा पहिला संदर्भ आहे
आता हे आपण उदाहरणादाखल पाहुया
हे उघडूया मूळ फाईल पुन्हा पाहू
हे उघडू मूळ फाईल पुन्हा पाहू
त्यात सीपी82 शोधू
हा पाहा हा इथे आहे आणि त्याच्याशी जोडलेला संदर्भ इथे आहे
आणि हे इथे ह्या सूचीत दिसत आहे
आता ही माहिती म्हणजे सीपी82 हा संदर्भ referencesऑक्स या फाईल मध्ये उपलब्ध अश्नार्या संदर्भ सूचीमध्ये पहिल्या क्रमांकावर येतो
मी हे पुन्हा संकलित केले
आता ही माहिती आपोआप इथे येते
आता आपण पाहू शकतो की इथे येणारे सारे संदेशही नाहीसे झाले
लेटेक ने असे केले की ही referencesऑक्स मधली संदर्भ क्रमांकाची माहिती घेतली
आणि ती मूळ फाईल मधील साइट या अज्ञेच्या लेबल्स ला दिली
आता आपण refबिब ही सारे संदर्भ अश्नारी फाईल पाहू इथे येऊ refबिब या पानाच्या सुरवातीला जाऊ
इमेक संपदकामध्ये आपल्याला द्याचा असलेला संदर्भ आपण त्याच प्रकारे देण्याची सुविधा उपलब्ध आहे
उदाहरणार्थ असे समजा की काहीतरी प्रविष्टी म्हणून उपलब्ध आहे
तर इमेक संपदकामध्ये हे बनवणे शक्य आहे
जेव्हा तुम्ही हा आर्टिकल इन जर्नल प्रकार निवडाल तेव्हा तुम्हाला एक रिकामा राकना मिळेल
हा पाहा
तो तुम्ही भरू शकता
तुमच्या संपदकामध्ये हे उपलब्ध नसेल तर चिंता करण्याचे काहीच कारण नाही
कारण तुम्ही हे नुसते टंकित करून सुद्धा बनवू शकता
सध्यापुरते मी हे अंडू करते कारण मला हे नको आहे
तुम्ही काही कळीचे शब्द पारिभाषित करून ते refबिब या फाईलमध्ये चल म्हणून वापरु शकता
उदाहरणार्थ हे जेडब्ल्यूसी म्हणजे जॉन वाइली एएमपी साँग्स लिमिटेड चिचेस्टर जे काही संदर्भामध्ये वापरलेले आहे
उदाहरणार्थ या संदर्भात प्रत्येक संदर्भात एक कळीचा शब्द असतो आणि तो त्याच्या सुरवातीला येतो
हे पाहा हा या इथला संदर्भ याचा शब्द आहे केएमएम07 आणि तो इथे पण दिसत आहे
खारतर मी हा संदर्भ या कळीच्या शब्दाने तिथे आणला आहे
आता मी तुम्हाला समजावून सांगते की बिबटेक्स वापरुन विविध प्रकारचे संदर्भ देणे तसे सुविदजनक ठरते
आपण बदल करण्यापूर्वी हे आठवू कि इथे दिलेले संदर्भ हे अद्याक्षरांच्या अनुक्रमाने आहेत
उदाहरणार्थ बी
चांग आणि पिअर्सन क्रमांक एक हा इथे दिसत आहे
इथला पहिला संदर्भ ३ दाखवलेला आहे मग २ मग ११ आणि मग इतर
कारण इथले संदर्भ हे अद्याक्षरांच्या अनुक्रमाने दिलेले आहेत
आता आपण बिब्लियोग्राफी स्टाईल हि बदलून पाहू
मी हे करते
मी हि स्टाईल u n s r टीटी अशी बदलते
u n s r टीटी त्यामुळे आयईईई जर्नल्स मधल्या सारखी म्हणजे वर्गीकरण न केलेली यादी येईल
एकदा संकलित केल्यावर referencesऑक्स स्टाईल माहिती करता अद्ध्ययावत होईल
आता त्यात u n s r टीटी दिसू लागेल
bibtexरेफरन्स वापरून बिबटेक्स चालवल्यानंतर referencesबीबीएल या फाईल मध्ये संदर्भांची यादी तयार झाली
लक्ष्यात घ्या कि त्याने referencesबीबीएल निर्माण केली असेल
परंतु ती आपण ठरवलेल्या u n s r टीटी या नवीन प्रमाणानुसार आता आपण referencesटेक्स संकलित करू
आता अनुक्रम बदलला हे लक्ष्यात घ्या
संदर्भ आता अद्द्याक्षराणप्रमाणे नाही पण एक तक्रार दिसतीये कि लेबल्स बदललेली असावीत
त्यामुळे ते ठीक करण्यासाठी पुन्हा एकदा चालवा
आपण हे पुन्हा चालवू
हि तक्रार आता निघून गेली
आता हे पाहा कि हे संदर्भ त्यांच्या मूळ जागेच्या अनुक्रमाने होते
त्याच अनुक्रमाने इथे दिसत आहे
उदाहरणार्थ हे पाहा संदर्भ एक हा संदर्भ सूची मध्ये सर्वप्रथम दिसत आहे
दुसरा संदर्भ हा दुसर्या क्रमांकावर दिसत आहे तिसरा चौथा पाचाव साहवा याप्रमाणे
आता आपण संगणक विज्ञानातील जर्नल्सना आवश्यक असतात त्याप्रमाणे संदर्भ तयार करू
आता आपण इथे येऊ आणि ह्याला अल्फा म्हणू
मी हे एकदा संकलित करते
मी बिबटेक्स करते
पुन्हा एकदा संकलित करते
आता हे बदललेले आहे पण इथले संदर्भ मात्र बदललेले नाही
इथे अशी तक्रार आहे कि लेबल्स बदललेली आहेत
मी हे पुन्हा संकलित केले तरी हे असच आहे
म्हणजेच सीपी82 अश्णारा संदर्भ बी सी चांग आणि पिअर्सन हा इथे आहे
आता या प्रविष्ट्यांचे संदर्भ इथे पण आहे
इंटरनेट वर संदर्भ देण्याचे बरेच प्रकार उपलब्ध आहेत
मी आता तुम्हाला आयएफएसी आणि केमिकल इंजिनियरिंगच्या जर्नल मधील पद्धत दाखवते
प्रथम आपण इथे येऊया

आणि use पॅकेज अज्ञेमध्ये हार्वर्ड लिहा
मी हे दाखवते
आता पद्धत आयएफएसी अशी बदला
हे दोन फाईल मधून कार्यान्वित होते
harvardस्टाय आणि ifacबीएसटी
या फाईल्स इंटरनेटवर आहेत आणि त्या तुम्ही उतरवू शकता
हे संकलित करू pdf latex रेफरन्स बिबटेक्स चालवू
दोन वेळा संकलित करू
इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला संदर्भांची यादी मिळते
हे संदर्भ अनुक्रमंकाविना अध्याक्षरांप्रमाणे वर्गीकृत आहेत
अनुक्रमांक दिसे नासे झाले आहेत
संदर्भांची पद्धत लेखकाच्या नावाप्रमाणे आहे
म्हणजे इथे पाहा हे सांगते विद्यासागर 1985 आणि वर्ष
आपण ह्या पुढल्या पानावरपण काही संदर्भ पाहू शकतो
हे पाहा हे अद्याक्षराणप्रमाणे आहेत
जेव्हा संदर्भ देण्याची हि पद्धत वापरली जाते तेव्हा साइट हि आज्ञा हा संपूर्ण संदर्भ एका कंसात देते
उदाहरणासाठी हि मूळ फाईल पाहा
हे पाहा या इथे येऊ
साइट केएमएम07 साइट केएमएम07 यामुळे दिसणार आहे क्रमिक पुस्तक
ठे टेक्स्टबुक बाय मौद्गल्य 2007बी असे दिसते
इथे मौद्गल्य हे नाव कंसात दिसायला नको तर फक्त वर्ष कंसात दिसले पाहिजे
हे cite as नाउन या अज्ञेमूळे ठीक करता येते
आपण या आज्ञा देऊ
मी हे रक्षित करते संकलित करते हे पाहा
हे पाहा आता मौद्गल्य हे नाव कंसाच्या बाहेर आले आहे
हे cite as नाउन या समस्येवर तोडगा आहे
आपण हे लक्ष्यात ठेवणे म्हत्वाचे आहे हि cite as नाउन हि आज्ञा फक्त आपण आता वापरत असलेल्या संदर्भ पद्धतीतच उपयोगी आहे
हि इतर संदर्भ पद्दतीन मध्ये उपयोगी पडेलच असे नाही
आधी सांगितल्याप्रमाणे संदर्भ देण्याच्या अनेक पद्धती आहेत
फक्त त्याकरता योग्य अश्या स्टाय आणि बीएसटी फाईल्स तुम्ही उतरवून घेणे गरजेचे आहे
मी दिलेल्या या उदाहरणामध्ये मी harvardस्टाय आणि ifacबीएसटी या फाईल्स वापरल्या आहेत
तुम्ही निट विचार केला तर तुमच्या लक्ष्यात येईल कि आपण संदर्भांच्या मूळ यादीत म्हणजेच refबिब या फाईल मध्ये कोणताही बदल केलेला नाही
हि बिबटेक्स ची विशेष क्षमता आहे
आपण हे संदर्भ सूची कशी बनवावी हे समजावून घेण्यासाठी बराच वेळ दिला असला तरी प्रत्येक्ष वापर करणाऱ्यांसाठी हे फारच सोपं आहे
प्रथम सगळे संदर्भ अश्णारी bib फाईल बनवा sty आणि bst या फाईल्स मिळवा
त्यापैकी बर्याचश्या कदाचित तुमच्या इन्स्टलेशनमध्ये अगोदर पासून उपलब्ध असतील
मूळ फाईल एकदा संकलित करा पीडीएफ लॅटेक्स चालवा
आता मूळ फाईल दोन वेळा संकलित करा
तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल कि हे फारच सोपं आहे
तुम्ही नक्कीच बिबटेक्स व लॅटेक्स बद्दल समाधानी व्हाल व ते पुन्हा पुन्हा वापराल
याच बरोबर आपले हे प्रशिक्षण संपले
मी चैत्राली आय आय टी मुंबई आपली रजा घेते
धन्यवाद